आणि ये बोल्ड आहे ए.टी.एम. च निळा कलर च दरवाजे आहे पांढरे ए.टी.एम. च दार हाये बाहेर.

देऊळ हाय तर छान दिसते कलर बिलर हळद कलर चे हाय चार खांबे आहे त्याला शेण हाय आणि असं घंटी हाय गेट बंद हाय त्याच आणि आत मध्ये कोण बी नाही पण छान दिसते झाड माग झाड हाय. माग झाड --

स्टेट बँकेचे ए.टी.एम. आहे आत दरवाजा बंद आहे पैसे काढण्यासाठी दार बंद आहे ते आणि निळ्या कलरची पॅन्ट आहे पांढऱ्या कलरच टी शर्ट घालून माणूस थांबलाय.

मोठी बिल्डिंग हाय दोन बघायला छान दिसते पुढं आकाश आ अशोकाची झाड हाय आणि पुढं असं बघायला गार्डन वाणी हाय हिरवं हिरवं हाय दिसायला लागलीये बघायला.